सर्वांना नमस्कार
क्टर्टल
चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
याट्यूटोरियल मध्ये मी तुम्हालाKTurtleसहित मूलभूत सुरुवात करण्याचे शिकविणार आहे
याट्यूटोरियल मध्येआपण क्टर्टल विंडो केटरटल विंडो एडिटर एडीटर कॅनव्हास कॅनवास मेनू बार मेनू बार टूल बार टूल बार याबद्दल शिकणार आहोत
तसेच आपण Turtleफिरवणे रेषा काढणे आणि दिशा बदलणे त्रिकोण काढणे याबद्दल सुद्धा शिकणार आहोत
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन 1204केटरटल व्हर्शन 081बीटा चा वापर करीत आहे
KTurtleकाय आहे
क्टर्टल मूलभूत प्रोग्रामींग शिकण्याचे फ्री टूल आहे
हे कॉम्प्युटर सहाय्यक इंटेरेकटीव अभ्यासासाठी उपयोगी आहे
KTurtleडाऊनलोड करण्यासाठीhttpedukdeorgkturtleया लिंक वर उपलब्ध आहे
केटरटलप्रोग्रामींग ला सहज आणि सोपे बनविते
बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरीता मदत करते
कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्याबोली भाषेत करते
कमांडचे अनुवादद्रुश्यात करते
आपणSynaptic पॅकेज मॅनेजर वापरून KTurtleप्रतिष्ठापीत करू शकतो
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहितीसाठी कृपया आमच्या वेबसाइट वरील उबुंटू Linuxट्यूटोरियल पहा
httpspoken tutorialorg आता नवीन क्टर्टल अप्लिकेशन उघडू
दश homeवर क्लीक करा
सर्च बारमध्येKTurtleटाईप करा
आणिKTurtleआयकॉन वर क्लीक करा
एक विशिष्टकेटरटलविंडो याप्रमाणे दिसेल
हा मेनूबारआहे
मेनू बारमध्ये सर्वात वर तुम्हाला हे मेनू आईटम्स दिसतील
फाइल एडिट कॅनव्हास रन टूल्स Settingsआणिhelp पर्याय
आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूल बार मध्ये तुम्ही पाहु शकता
Editorडाव्या बाजूसआहे जेथे तुम्हीTurtleScriptकमांड्स टाईप करू शकता
एडिटरमधील सर्वाधिक फंकशन्सFileआणिEditमेनू मध्ये मिळतील
तेथेएडिटरमध्ये कोड दाखल करण्याचेअनेक मार्ग आहेत
उदाहरण वापरणे सहजसोपा मार्ग आहे
फाईल मेनू मध्ये जा Examplesनिवडा
येथे मीflowerनिवडेल
निवडलेल्या उदाहरणाचाकोडएडिटरमध्ये उघडेल
कोड रन करण्यासाठीMenu बार किंवा टूल बार वरुन रन बटना वर क्लिक करा
अन्य मार्ग आहे कि एडिटरमध्येतुमचा स्वतःचा कोड टाईप करा
किंवाएडिटरमध्येकाही कोडकॉपीपेस्टकरा
उदाहरणार्थअन्यKTurtleफाईलमधून
कॅनवास उजव्या बाजूलाआहेतेथेTurtleतुमचे चित्र बनवेल
कॅनवास वरएडिटरकडून मिळणाऱ्या आदेशानुसारTurtleचित्र काढते
टूल बार वरील रन पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्सीक्यूट करण्यास सुरू करते
ते एक्झेक्युशनच्यागतीची सूची सादर करते
फुल स्पीड फुल स्पीड स्लो स्लॉवर स्लोवेस्ट आणि step by स्टेप Abortआणिpauseपर्यायतुम्हालाएक्झेक्युशन अनुक्रमेबंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो
आता हा कोडRun करू
Turtleकॅनवासवरflowerचे चित्र काढेल
जेव्हा तुम्हीKTurtleचेनविनअेप्लीकेशनउघडालतेव्हा डिफॉल्ट द्वारे टर्टल कॅनवास च्या मध्यभागी असेल
तर आताTurtle सरकवू
Turtleतीन प्रकारे फिरू शकते
ते पुढे जाऊ शकतेते मागे येऊ शकते
ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते
ते स्क्रीनवर त्याच्यापोझिशनवर सरळ उडी मारू शकते
आता मी प्रोग्राम टेक्ष्टलाझूम करते ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल
आता एक साधे उदाहरण घेऊ
तुमच्याएडिटरमध्येपुढील कमांड्स टाईप करा
रिसेट फॉरवर्ड 100 टर्नराइट 120 फॉरवर्ड 100 टर्नराइट 120 फॉरवर्ड 100 टर्नराइट 120 लक्ष द्या कि कोडचा रंग बदलत आहेज्याप्रमाणेआपण टाईप करू
या लक्षणासhighlightingम्हणतात
विविध प्रकारच्याकमांड्सविविध प्रकारे चिन्हांकीत केल्या आहेत
जे कोडच्यामोठ्या ब्लॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात
आता कोड चा खुलासा करू
resetकमांड Turtleला डिफॉल्ट स्थानावर वर स्थापित करते
फॉरवर्ड 100कमांड्स Turtleला 100 pixelsद्वारेपुढे ढकलतात
टर्नराइट 120कमांड्स Turtleला 120 degreesविरुद्ध दिशेस वळवितात
लक्ष द्या किया दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी तीन वेळा पुनरावृत्तिकेली आहे
आताकोड एक्झेक्यूट करू
आपण Slowस्टेप निवडू ज्यामुळे समजेल कि काय कमांड्सएक्झेक्यूटहोणार आहेत
येथे त्रिकोणकाढला आहे
आता दुसरे उदाहरण पहाआणिकॅनवास कसे सुंदर बनवता येईल हे हि शिकू
आता repeatकमांड वापरून त्रिकोण काढू
मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे
आता मी स्पष्ट व्ह्युसाठी प्रोग्रॅम टेक्ष्ट मध्ये झूम करत आहे
तुमच्या एडिटरमध्ये पुढीलकमांड्स टाईप करा
रिसेट कॅन्व्हॅसाइझ स्पेस 200200 कॅन्व्हास्कलर स्पेस 02550 पेनकलर स्पेस 00255 पेनविड्थ स्पेस 2 repeatस्पेस3हे महिरपीकंसात लिहा फॉरवर्ड 100 टर्नलेफ्ट 120 आता मी कोड समजावितो
resetकमांडTurtleला त्याच्या डिफॉल्ट स्थानावर वर स्थापित करते
कॅन्व्हॅसाइझ 200200कॅनवासची रुंदी आणि लांबी २००पिक्सल्स स्थापित करते
कॅन्व्हास्कलर 02550कॅनवासलाहिरवे बनविते
02550हेRGBमिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण255आणि अन्य0वर स्थापितकरते
हे कॅनवासला हिरव्या रंगाचे बनविते
पेनकलर 00255पेनासनिळ्यारंगात स्थापित करते
RGBमिश्रण जेथे निळा रंगाचे प्रमाण255स्थापित केले आहे
पेनविड्थ 2पेनाची रुंदी2 pixelsस्थापित करते
repeatकमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यांवर आधारीत आहे
या महिरपी कंसातीलकमांड्स दिलेल्या संख्यांची पुनरावृत्ती करतील
येथेforward 100आणिturnleft 120याकमांड्स महिरपी कंसात आहेत
repeatकमांड3क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात
याकमांड्सloopमध्ये 3 वेळा रन होतात
त्रिकोणाच्या तीन बाजू आखल्या आहेत
आता कोड रन करू
मीप्रोग्रॅमच्या एक्झेक्युशनसाठीslow पर्याय निवडेल
कॅनवासचा रंग हिरवा बनेल आणि टरटल त्रिकोण काढेल
आता फाईल सेव करू
Fileमेनू मध्येSave एएस निवडा
सावे एएस डायलॉग बॉक्स उघडेल
मी फाईल सेव करण्यासाठी डॉक्युमेंट फोल्डर निवडेल
मी फाईलचे नावTriangleअसे टाईप करते आणिSaveबटन वर क्लीक करते
नोंद घ्याकिtop पॅनेल च्या आत फाईलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणेडॉट टरटल फाईल म्हणून संग्रहित झालेआहे
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात याट्यूटोरियल मध्ये आपण केटरटलचे एडिटर कॅनवास मेनूबार आणि टूलबार शिकलो
टर्टल फिरवा
रेषा काढा आणि दिशा बदला
त्रिकोण काढा
असाइग्नमेंट म्हणून मी तुम्हाला कमांड्स वापरूनचौकोन काढायला सांगते
फॉरवर्ड बॅकवर्ड टर्नलेफ्ट turnrightआणिrepeat तुमच्या पसंती प्रमाणेpenwidthpencolorआणिbackground कलर स्थापित करा
RGBमिश्रणाच्या वॅल्यू बदला
प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर तुम्ही विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता
स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते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
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हा तल्क टीओ टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद